त्यामध्ये दोन खाद्य पदार्थ एक लहान प्रकारचा आहे आणि एक चटणी सारख काहीतरी आहे.

हे हिरव गार रान इथ आहे माळ आहे मोठा झाड दिसतायेत आकाश भरलेल ये ढग भरलेत आकाशात.

वरती काय म्हणजे आता आकाश आहे.